आणि ते पेंटिंग एका सुंदरशा अश्या कागदावरती काढले गेलेल्या आहेत आणि त्या खूप सुंदर अस फ्रेम करून ठेवल्या गेलेल्या आहेत आणि त्यावरती महराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांनी काढले गेलेले छायाचित्र असे लिहलेले आहे.

खूप सुंदरशी अशी एक इमारत आहे हि इमारत पुरातन काळातील आहे या इमारती मध्ये खूप सारे असे लाकडापासून तयार केल्या गेलेल्या वस्तु दिसत आहे आणि संपूर्ण पुरातन काळातील वस्तु इथे घडे--